अहं खूप असं सुंदर हिरव गार अशे शेतात जातो फिरायला वगैरे तेव्हा मस्त हवा अशी सुटलेली असते खूप सुंदर वाटत ते पीक घ्यायची सुरुवात असते.

इथ या इमारतीला लायटिंग केली आहे मस्त अशी सुंदर अशी लायटिंग दिसतेय आहे आणि त्या इमारतीच्या समोरच एक मोठ झाडं दिसत आहे आणि त्यालाच लागून एक स्ट्रीट लाइट पण आहे स्ट्रीट लाइट म्हणजे रोड किंवा फुट पाथ वरती आपण जे लाइट बसवतो त्यालाच स्ट्रीट लाइट म्हणतात.

धावण्याची स्पर्धा चालू आहे स्पोर्ट्स चालू असतील बहुतेक प्रत्येक शाळेमध्ये स्पोर्ट्स घेतले जातात लहान मुलांचे मोठ्या मुलांचे वैगेरे आणि त्यामध्ये चार मुलं धावत आहेत त्यातली तीन मुले चारी पण मुळेच आहेत आणि तीन मुलांनी पिवळा गणवेश घातलायतर एक मुलांनी लाल गणवेश घातलाय.

एका गार्डनच कंपाऊंड आहे त्या कोंपौंडच्या भिंती आहेत त्या थोडस ढासळलेल आहेत आणि त्याच्या पलीकडे आशे मोठी मोठी पाल्म ची झाडं आहेत याला झाडं पण म्हणतात त्या कंपाऊंड वरती लोखंडी लोखंडच्या सळयाणी डेकोरेशन सारख काम केलय|